का पण. ते शाळेत थोडा वातावरण बिघडला म्हणून cancel करून टाकली दहावीचा आता अभ्यास. हा ना ते पण आहे आमची तर ठेवलीये. होय त्यामुळे नाही जमत.

बर आहे बर आहे gathering ला ये शाळेत.

हम्म बर आहे. हंझालेना हा आला असेल प्रथम क्रमांक पण कोणाचातरी नाही आला ना.

हा हा.

हा हा.

येतो येतो का खेळायला तुला खो खो.

चालतय चालतय आणि काय अभ्यास तर कर. चालतय ना.

परीक्षा आता तुमची आता किती MARK ची होती पेपर कसे गेले म्हणजे आत्ताचे. आत्ताचा पेपर होता आमचा चाळीस mark चे जे main main विषय होते ते मराठी इंग्रजी हिंदी ते ऐंशी mark चे होते.

हं आमच पण तसंच झालं, आमची एकोणीस तारखेला झालती सुरू तुमची? आमची सतरा ला.

कधी संपले तुमचे paper किती दिवस चालले? आमचे मस्त सात आठ दिवस चालले मध्ये सुट्ट्या गेल्या.

तुम्हाला दिला का नाही time अभ्यासाला? आम्हाला दिला घरी सोडायचे दुपारच्या सुट्टीत. दुपारच्या सुट्टीत आम्हाला दोन दोन दिवस दिलेत. हा हा.

तू कोणत्या तुकडीत शिकतो.

हो काय मी पण अ मध्ये शिकतोय.

आम्हाला निकाल का.

आम्हाला november महिन्यात भेटला निकाल.

तुमच्या शाळेचा dress कसा आहे?

आमचा आकाशी color चा.

चांगलय आहे आणि pant? shirt आकाशी color ची pant आणि shirt आहे. हम्म हम्म चांगलय चांगलय.

आम्हाला लाल shirt आणि काळी pant आहे. आरमानी हम्म

कितवी पर्यन्त शाळा आहे तिथं. इथं हाय बारावी पर्यन्त.

आमची तर बारावी पर्यंतच आहे. हम्म काय शिकवतात college चे sir लोक?

हम्म बर आहे बर आहे. कूट college ला admission कूट घेणार गावात घेणार का बाहेर?

हा हा.

ये मग माझ्यासोबत college ला. हा हा चालेल ना.

काय आता अभ्यास होईना अभ्यास, बाहेरच जायला भेटणं हा मग काय. हम्म आत्ता आलाय board त्यामुळ tension डोक्याला.

आरे चांगले mark पाडायचेत.

तू पण नको घेऊ tension अभ्यास मला सांग . नाही नाही. मेनाही घेत हम्म

बाकी. बाकी काही नाही तेच तयारीत. हा.

हा हा मी पण सोडवल्यात. हम्म किती झाल्या सोडवून. सोडवल्या पाच सहा.

हम्म हम्म आम्हाला पण. हा हा.

हा बोर्डाल ना, फक्त चाळीस टक्केचा अभ्यास येणार आहे बोर्डाला.

बाकीच काही नाही येणार? काय. मग चाळीस टक्केच येणार आहे का अभ्यास. हा पुस्तकावरन तरी चाळीस टक्केचा अभ्यास तरी येणार आहे बाहेरच का बाहेरच. अस आहे का.

सांगितल ना. हा हा हा बर आहे. मग.

बर आहे बर आहे काय बाहेर आला काय थोडं. हा.

बर आहे बर आहे.

काय नाही निवांत.

माझा चालू आहे लिहिन आता एक झाली एक प्राशपत्रिक आता दुसरी लिहायची. हा हा मी पण सोडवले रात्रीत दोन.

हा आर उद्या किती वाजता शाळा आहे तुझी. आमची आम्हाला वाजता बोलवलय उद्या. हम्म हम्म आम्हाला दहा वाजता बोलवलय. होय का.

हा सकाळी असत्यात ना आठ ला असतात. आम्हाला पण असतात आठलाच.

कोणत्या कोणत्या विषयाचे तास होतात.

आमचे सगळ्या विषयांचे होतात. हां का.

हा हा हा. अभ्यास कर आताच हे. काय चालतय चालतय.

आज तुला काय PHOTO पाठवतो मी ते GROUP वर वाच.

हं हम्म काय चाललय मग तूपण photo पाठव मला तेवढे. चालतय चालतय पाठवतो.

आता काय लिहायच चालू आहे. आता हिन्दीची प्रश्नपत्रिका सोडवायची. हम्म मी आता लिहितोय माझी अर्धी झाली लिहून आता थोडी राहिली. हा हा. हम्म तू कोणती सोडवतोयस सध्या.

हम्म हम्म सोडव तुम्हाला English मधून आहे का मराठीमधून आहे? मराठी. हा आम्हाला पण मराठीमधूनच आहे. कसं जात science तुला?

गणित पण अवघडच जात. हम्म हम्म चालतय चालतय.

मला होय. मला science अवघड जात आणि भूगोल. हा हा.

गणित सोपं जात का.